आणि चित्रामध्ये एक गिटार दाखवलेली आहे.

त्याचप्रमाणे या चित्रा मध्ये सुद्धा--

डेकोरेशन केलेलं आहे बैठक व्यवस्था योग्य प्रकारे लावण्यात आलेली आहे.

सविहंगम द्रुश्य आहे उंच उंच.

एक माणूस उभा आहे शेजारी त्याच्या --

व ह्यूमन सी.ए.एफ.इ. नावाचा कॅफे आहे त्या ठिकाणी.

अ अ गाडी लावण्यात आलेली आहे एक माणूस अ स्वछता करत आहे.

तलवारीचे प्रकार व ढाल विविध प्रकारच्या तलवारी ह्या चित्रामध्ये आहेत.

डोंगरावरून अ काढलेला काढलेल दृश्य आहे.